मला नं क्रिकेट ह्या खेळाबद्दल थोडं सांगू शकशिल का तू

मलापण खूप उत्सूकता आहे क्रीकेटबाबतीत वैगरे..

तो कसा खेळला जातो ह्याबद्द्ल मला जरा माहिती दे बरं हो..हो.....तर क्रिकेट हा नाही का खूप असा म्हणजे असा जगप्रसिध्द गेम आहे

हा इंग्लंड ह्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे

आणखी................ जर आपल्या भारताकडे विचार केला तर हा एक खूपच प्रसिध्द आणि असा गलिगलिमध्ये खेळणारा गेम आहे.

अं....तर माहिती म्हटलं तर क्रिकेटमध्ये अकरा खेळाडू असतात.

त्यापैकी जसं बॉलर झालं

तो बॉल म्हणजे फेकतो वैगरे

अं....आणखी त्याच्यामध्ये जसे......हे झाले.....आणखी कीपर राहते झाले जे स्टम्पच्या पायामध्ये.....मागे उभे राहातो हा.........त्याला कीपर म्हणतात.

ज्यामध्ये इंडीया सेमीफायनलमध्ये पोचलेली होती

पण ते आपण हरलो, त्याच्याबद्दल हे काही नाही,,,,पण त्यांनी खूप म्हणजे खूप मेहनत केलेलं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 हो बोल, आणि किती ओव्हर मिळून ते हे राहाते..

एकदिवशीच खेळ राहाते ना तर नाही का पन्नाास ओव्हर राहतात

आणखी आता जे सुरू होते ते टी ट्वेंटी तर त्याच्या मधे फक्त वीस ओवर राहतात तर वीस ओव्हर म्हणजे आपले एकशे वीस बॉल

हम्म ...तर ते वीस वीस ओव्हरचा गेम राहते पन्नास ओव्हरचापण राहतो

साधाकं......म्हणजे सध्या जे सुरू आहे ते पण म्हणजे एकदिवसीय खेळ सुरु आहे.

जर तुम्हाला थोड माहित असेल तर नाही का न्यूझिलंडची टिम आहे त्याच्याविरुध्द आपली भारताची टीम होती

खूप चांगली बैटिंग वैगेरे करतात त्याचा आता पूर्ण शतक बनावला त्यांनी एक चाळीस बॉलमध्ये एकशे अकरा रन

खूप चांगला पफॉर्मस आहे, आणखी म्हणजे एकदिवशी खेळाचे कॅप्टन नाही का भारताचे

हार्दिक पांडे होते म्हणजे त्यांनी खूप चांगली कप्तानगा केली

आणखी .....................जे म्हणजे आता आपले जे वल्ड कप असतात त्याचे असे नेहमी कॅप्टन असतात ...जसे आता रोहित शर्मा होते..

आणि जसं..खूप चांगला म्हणजे नाही का विराट कोहली ने पण चाांगली मेहनत केली होती.

पाकीस्तानसोबत जी मॅचमध्ये नाही का त्याने चांगला प्रदर्शन केला होतो

आणखी ............जे बॉलर आहेत...नवीन बॉलर आलेला आहे

खूप चांगली आहे म्हणजे विकेट वैगरे घेतली आहे

खूप सारे विकेट घेतल्यात त्यांनी...तर मेन म्हणजे क्रिकेटचा पाया राहाते....

तो म्हणजे बॉलिंगवर राहाते अच्छा म्हणजे बॉलिंग चांगलं पाहिजे

हा हा ...बॉलर चांगलं राहिलं तर क्रिकेट म्हणजे खेळायला... हम्मम.......म्हणजे प्रेशर राहिले ना तर कसं आपण कव्हर पण करु शकतो आणि आपल्या रन कमी असले ना तरी

जर बॉलिंग चांगली असेल तर नाही का चांगल्यामध्ये आपण जिंकूपण शकतो.

हम्म् ....त्यात तुम्हाला माहित असेल तर क्रिकेट म्हणजे खूप म्हणजे खूप वर्षापूर्वीपासून सुरु झालेला आहे....आपल्या भारतामध्ये

तर जसे आपले काही नामवंत खेळाडी आहेत.जसे कपिल देव आहेत....

आणखी आता आमचा सचिन

धोनी झाला ...धोनींनी खेळणं बंद केलय....ते आता निवृत्त झालेत...

असे खूप सारे म्हणजे असंख्येकी पैकी खेळाडू आहेत.

म्हणजे त्यांनी भारताला चांगले चांगले सामने जिंकवलेले आहेत. जिंकवले आहेत

चांगली म्हणजे ते प्रदर्शन करत आहेत आता

त्यमधली एक जी मिताली राजे आहे

ते जगातील सर्वात नाही का म्हणजे चांगली बॅट्समन आहे तिनी हायेस्ट स्कोअर केलाय..म्हणजे खूप जास्त स्कोअर केलाय तिनी.....

आणकी काही प्रश्न आहेत का तुमच्या मनात.... नाही नाही ...खूप चांगली माहिती दिली तू....त्याबद्दल धन्यवाद